अ जनरली जेवण झाल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे पान खाण्याची त्याच्या मध्ये मसाला पान असते बऱ्याच प्रकारची पान आहेत असतात म्हणजे --

अअ खाली जमिनीवरती थोडंसं पाणी दिसत आहे हिरवंगार गवत उगवलेलं दिसत आहे खूप सुंदर वाटत आहे.

सध्या मूल खूप चॉकलेट आणि अ कुरकुरे खातात. अ या दुकानात किरना मालाचा समान अंडी दिसत आहेत.

अ खूप मोठ्या बिल्डिंग वाटत आहेत बाजूला मोठी मोठी झाडे पण दिसत आहेत.